यह एक मोठी शॉप आहे शोरूम सारखी मोबाईल शॉप आहे मोबाईल शॉप खूब मोठी आलिशान आहे ते--

दुकानावर टिन शेड बनलं आहे आणि पांढर्‍या कलर च्या बोर्ड लागला आहे दुकान च्या दोन्ही शटर अर्धे-अर्धे खुलले आहे न अर्धे-अर्धे बंद आहे.

येथे लई मोठं मला एक बिल्डिंग दिसत आहे बिल्डिंग कलर आणि पिंक कलरनं पेंट आहे बिल्डिंगच्या साईडमधी मला एक अधिक लई मोठी दोन बिल्डिंग दिसत आहे.

इथे मला एक स्कूल वाटती आहे स्कूल लय मोठ्ठ आहे आणि ते पिंक कलर न पेंट आहे स्कूल त्या वरत बोर्ड आहे ते पांढऱ्या कलर न पेंट आहे.

एक स्टेज आहे स्टेजवर लई सारे माणसे बाईका दिसत आहेत लई सारे गुब्याराणी इथे डेकोरेट केल--

एक मोठंसं गोडाउन आहे गोडाउन वर कोणीही तांदूळ पडलेले दिसत आहे तांदळाचा ढेर आहे ढेरावर पोरं बसली आहेत.

एक पोरग निजला आहे आणि वरत्या मले काही मशीन दिसत आहेत ड्रम सारख्या सामवर चार-पाच मोठे मोठे पोल दिसत आहेत गोडाउन पांढर्‍या कलर ने पेंट आहे.